नदी दिसत आहे. अजूबाजुला झाडे दिसत आहेत.

तिथे खूप सारे टेबल खुरची दिसत आहेत.

इथ एक व्यक्ति दिसत आहे.

आजू बाजूला झाडे दिसत आहेत.

रोड दिसत आहे.

गार्डन दिसत आहे.